सुपर मार्केट आहे इथे जाण्यायेण्याचा रस्ता आहे एका माणसाजवळ ट्रोली आहे त्या ट्रोली मध्ये माझाच्या बॉटल्स वगैरे आहेत ऑरेंज वगैरे आहे एक माणूस आहे लाईट्स वगैरे लावले आहेत फँस वगैरे आहे एक टी_व्ही आहे कैमरे आहे मोकळी जागा --